बाजूला एक माणूस उभा आहे त्याने निळ्या रंगाचा शर्ट आणि लाल रंगाची पॅंट घातलेली आहे बाजूला एक निळ्या रंगाच शटर लावलेले दिसत आहे समोर एक झाड दिसत आहे.

एक लायब्ररी दिसत आहे त्या लायब्ररी मधी खूप सारे कपाटे ठेवलेली आहे कपाटांमधी पुस्तकं ठेवलेली आहे ती पुस्तकं खूप मोठी आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आहे.

वरती एक लाइट लावलेला आहे. तो लाइट पांढर्‍या रंगाचा दिसत आहे. बाजूला एक पंखा सुद्धा दिसत आहे.

इथे रस्ता दिसत आहे. रस्त्यावर एक निळ्या आणि पिवळ्या रंगाचा बोर्ड लावलेला आहे. बाजूला एक शाळा दिसत आहे त्या शाळेचे बांधकाम चालू दिसत आहे. या रस्त्यावर खूप सार्‍या साईकली लावलेल्या आहे.

साईकलाच्या समोर एक मोठे पोस्टर आहे. पोस्टर पांढर्‍या रंगाचे दिसत आहे. आजूबाजूला काही मूल बसलेली दिसत आहे.

वरती निळ्या रंगाचे आकाश आहे त्यामध्ये पांढर्‍या रंगाचे ढग दिसत आहे समुद्राच्या किनारी काही हिरव्या रंगाचे गवत सुद्धा दिसत आहे.

एक रस्ता दिसत आहे रस्त्यावर काही माणसांची ये जा दिसत आहे रस्त्यावरन एक रिक्षा चाललेली आहे ती रिक्षा काळ्या रंगाची दिसत आहे.

सलून मधी एक खुर्ची ठेवलेली आहे खुर्चीवर एक माणूस बसलेला आहे त्याने पांढर्‍या रंगाचा बनियन घातलेला आहे तो केस कापताना दिसत आहे.

इथं एक सलून दिसत आहे त्या सलून ला काळ्या आणि गुलाबी रंगाचा बोर्ड लावलेला आहे खाली खूप सारे फुगे दिसत आहेत फुगे निळ्या आणि पांढर्‍या रंगाचे दिसत आहेत.

इथे रेल्वे स्टेशन दिसत आहे रेल्वे स्टेशन च्या बाहेर एक निळ्या रंगाचा बोर्ड लावलेला आहे वरती एक तीन रंगांचा झेंडा लावलेला आहे आजूबाजूला पांढर्‍या आणि लाल रंगाचे बोर्ड लावलेले दिसत आहेत.

एक रेल्वे स्टेशन दिसत आहे रेल्वे स्टेशन च्या बाजूला एक रस्ता आहे रस्त्यावर काही वाहनांची ये जा दिसत आहे त्यामध्ये काही पांढर्‍या रंगाच्या गाड्या दिसत आहे.

पार्लर च्या आजूबाजूला हिरव्या रंगाची झाडं दिसत आहे पार्लर च्या बाजूला एक मोठे बोर्ड लावलेले आहे.